आता जसा आपण अगोदर ग्रंथ पहिले बर्‍याच लोकांचे शून्य लब्दी असेल बरेच किव्हा नीतीकथा वगेरे तर आता तुम्हाला काय करायचा आहे तर गोपाल हरी देशमुख किवा लोक हित वादी यांचे महत्वाचे ग्रंथ ह्या ग्रंथा मध्ये लक्ष्मी ज्ञान ग्रंथ खूप महत्वाचा आहे लक्ष्मी ज्ञान ग्रंथ त्याच्या नंतर हिंदुस्थानात गाडीदे लिहण्याचे कारणे स्थानिक स्वराज्य व्यवस्था किव्हा ग्राम रचना ग्रंथ कोनाचा आहे असा विचारलातर तुम्हाला उत्तर देता यायला हवं तर ते आहे गोपाल हरी देशमुख काही विषयावर सुद्धा ते लेखन केले म्हणजे हिंदुस्तानचा इतिहास गुजरात लंका राजस्थान पानीपत बर्‍याच गोस्टिंवर त्यांनी लेखन केलेला आहे त्याचंनंतर बहू दाजी लाल हे महत्वाचा व्यक्तिमत्व आहे बहू दाजी लाल म्हणला की जन्म आहे अठराशे चोव्वीस मृतू आहे अठराशे चवर्‍याहत्तर म्हणजे ते किती वर्ष आयुष्य जगले तर पन्नास वर्षं आता जर त्यांचा मूल गाव बघितला तर मूल गोवामधला जे पेडगी तालुका होतं

आता अठराशे पंचेचाळीस जेव्हा मुंबई मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज सुरू झाल न तेव्हा भाऊ भाऊ ने प्रवेश घेतला होता आणि अठराशे एक्कावण मध्ये त्यांना व्येदकीय पदवी मिळालेली होती दूसरा म्हणजे ना हे धांनवंतरी म्हणून का ओळखले जातात तर धन्वंतरी म्हणून का ओळखले जातात त्याच REASON आहे तर त्यांनी कुस्ट रोग्यांवर एक उत्कृस्त औषद शोडून काढला होतं आणि त्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणून ओळखला गेल आहे म्हणजे दूसरा म्हणजे देवीची लस त्या काळी आलेली. त्याच्यामध्ये लोकप्रिय करण्यासाठी बरेचसा श्रम केलेल होत. बहू दाजी ल आणखी काय महत्वाच्या कार्‍याला तुम्ही काय लक्षात ठेऊ सकता तर त्यांनी अठराशेबाव्वन्न साली अठराशे बावण्ण साली साली जी जगन्नाथ शंकर शेटे यांनी सुरू केलेली बॉम्बे असोसिएशन होती ह्याचे पहिले चटणीस होते बहू दाजी ला बॉम्बे असोसिएशनचे पहिले चटणीस होते तच्या नंतर अठराशे पंचेचाळीस साली STUDENTS LITERARY AND SCIENTIFIC SOCIETY जी दादोबा नवरोजी यांनी सुरू केली होती ह्या स्थापणे मध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे त्यानंतर त्यांचे कोणते महत्वाचे ग्रंथ आहेत का तर हो जैन धर्माची परंपरा असेल किव्हा जैन पटवधीचा कलाक्रम हेमाद्री चा काल ह्याच्यामध्ये त्यांनी संशोधन क्रम ग्रंथ लिहिले आहेत कसं संशोधन करून दूसरा म्हणजे त्यांचे काही वगमय एका नावाने प्रसिद्ध झालेत ते म्हणजे the literary remains to bahudaji ह्या नावाने त्यांचा वगमय प्रसिद्ध झालेलं आहे त्या नंतर पुढच एक व्यक्ति मत्व येतं त्यांना आपण म्हणतो विष्णु शास्त्री पंडित जन्म आहे अठराशे सत्तावीस मृतू आहे अठराशे श्याहत्तर म्हणजे ते एक्कोंपन्नास आयुष्य जगले होते मूळ गाव जर त्यांचा बघितला तर सातारा जिलयातील बुलगाव त्यांचा मूळ गाव होतं actually विष्णु शास्त्री पंडित म्हणजे विधवा विवाहाचा कार्य हयच्या reletedach त्यांचा बरेचसा कार्य तुम्हाला पाहायाला मिळतं म्हणजे जास्त करून फोकस विधवा विवाहवर आहे आता अठराशे चौसस्ट मध्ये इंदु प्रकाशन हे वृत्त पत्र वृत्त पत्रामद्धे त्यांनी उपसंपादक म्हणून काम पहण्यास प्रारंभ केली होती actually हे इंदु प्रकाशन कधी सुरू झाला होतं तर अठराशे बासस्ट झालं होतं परंतु अठराशे चौसस्ट मध्ये त्यांनी उपसंपादक म्हणून काम पाहायाला सुरुवात केलेली होती त्यांची बरेचशी पुस्तकं आहेत त्यामध्ये नाना फडणवीस यांची बखर ब्राहमान कन्या विवाह व इंग्रजी मराठी कोश विधवा विवाह विधवा विवाह याच्या related त्यांचा खूप कार्य आहे हे लक्ष्यात राहू द्या संस्कृत महाराष्ट्र धातू कोश, शूद्रधर्म, मोतीशस्त्र, विधवा विवाह हे तुम्हाला कोश जास्त करून लक्षात ठेवावा लागेल.

अठराशे चौर्यहत्तर मध्ये एक पहिली पत्नी त्यांची वारल्या नंतर त्यांनी कुसाबाई ह्या विधवेशी विवाह केलेला होता त्यानंतर पुढचे समाजसुधारक येतात ते म्हणजे बहुमहाजण बहुमहजण म्हंटल्यानंतर त्यांचा जन्म आहे अठराशे पंधरा चा आणि त्यांचा मृतू आहे. अठराशे नव्वद म्हणजे किती वर्षं जगलेत पंच्याहत्तर वर्षं आयुष्य जगले होते. बहुमहाजण म्हंटलं की पूर्ण नाव बहुमहाजण कुंटे जन्म कुलाबा जिल्हा कुलाबा म्हणजे रायगड जिल्याचा जुना नाव आहे कुलाबा हा रायगडा जो जिल्या त्याचा जुना नाव आहे कुलाबा जिल्हयातील पेन एथे त्यांचा जन्म झालाय बहुमहजण हे ना बलशास्त्री जंभेकर यांचे वर्ग मित्रा होते म्हणजे जे बाळ शस्त्री जंभेकर दर्पण आणि दिग्न्दर्शक सुरू केल होतं तच्यामध्ये त्यांनी लेखन केल आहे कारण तेएक A वर्ग मित्रा असल्यामुळे बहुमहाजण एक साप्ताहिक सुरू केल होतं त्याला म्हंटलं जात प्रभाकर आणि प्रभाकर का महत्वाचा आहे कारण ह्या साप्ताहिकामधून वृत्त पत्रामधून जे लोक हित वादी आहेत लोक हित वादी म्हणजे ज्यांना आपण गोपाळ हरी देशमुख असा म्हणतो त्यांनी निषेध पत्र लिहिलेली होती त्यामुळे ते चर्चेत आहेत दूसरा म्हणजे आणखी काही महत्वाची गोस्ट म्हटलं तर धूमकेतू आणि ज्ञान दर्शन हयच्या मधून सुद्धा त्यांनी बरेचसा कार्य केलेला आहे किव्हा लेखन केलेला आहे बहुमहाजण यांनी तर ह्याच्याबद्दल एवढ जरी लक्ष्यात ठेवल न तरी more than enough आहे त्यानंतर पुढचं महत्वाचा point येतो तो मंजेविष्णु बुवा ब्राहमचरि विष्णु बुवा ब्राहमचरि अठराशे पंचवीस चा जन्म आहे अठराशे एक्काहत्तरचा मृतू आहे हयसुद्धा जन्म कोलबा जिल्ह्यात येतो कोलबा म्हणजे आताचा कोणता जिल्हा रायगड जिल्हा ठिकाण कोणत येतं शिरवली हे लक्ष्यात ठेवा परीक्षेला काय येतं अ गटामद्धे विष्णु बुवा ब्राहमचरि दिला असेल आणि ब गटामद्धे शिरवली दिला असेल तर तुम्हाला त्याचा जोड्या लावता आल्या पाहिजेत

आता वर्तमान दीपिका या वर्तमान पत्राद्वारे ना विष्णु बुआ धर्माचारी यांनी वैदिक धर्मावरती ज्या टीका केली होती त्याला प्रती उत्तर दिलेला आहे दूसरा म्हणजे वर्तमान दीपिका आणि वृतसार वर्तमान दीपिका आणि आणखी एक महत्वचा वर्त पत्र येतं वृतसार म्हणजे जेव्हा अठराशे सत्तावन चा बंड सुरू होताना अठराशे सत्तावन च्या बंडामद्धे ना उत्तरेकडचा भाग राज्याच्या उत्तरेकडचा भारताचा भाग आहे ना ह्या बंडामद्धे बराचसा सहभागी झाला होता परंतु दक्षिणेकडचा भाग सहभागी झाला न्हवता तर त्यांना चेतावण्याचा काम म्हणजे दक्षिणे कडच्या भागातील सैन्यांना चैतवण्याच काम वर्तमान दीपिका आणि वृत्तसर ह्या वृत्तपत्रांनी केलेलं होतं हा एक additional point तुम्ही लक्ष्यात ठेवू शकता okay आता ह्यांचा विष्णु बुआ धर्माचारी म्हंटल्यानंतर त्यांचे निबंध वा ग्रंथ महत्वाचे त्या ग्रंथामध्ये ना पहिल्यांदा लक्ष्यात ठेवायचा भवार शिंदू हे वेदूक्त धर्म प्रकाश एकाच आहेत वेदूक्त धर्म प्रकाश हे एक महत्वाचा त्यानंतर सुखदाय राजप्रकरणी निबंध बर्‍याच वेळा विचारुण झालाय MPSC मध्ये सहचूखीचा निबंध बौद्ध सागर रहस्य बौद्ध सागर रहस्य हा सुद्धा ग्रंथ विष्णु बुआ धर्माचारी यांचाच आहे सेतुबंध टीका हे सुद्धा आहे तर हे लक्ष्यात ठेवायचा आहे तुम्हाला तर हे जे ग्रंथ आहेत ना हे परीक्षेसाठी important त्यानंतर महत्वाच्या येतात त्या म्हणजे सावित्रीबाई फुले आठरशे एकत्तीस ते अठराशे सत्त्यांन्नव अठराशे एकतीसचा जन्म मृत्यू अठराशे सत्त्यांन्नव आता लक्ष्यात ठेवताना यांचा जन्म म्हणजे हे तारीखच खूप महत्वाची आहे तीन जानेवारी अ

आता महारास्ट्रत्ल्य पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून ओळखल जात त्यानंतर तुम्हाला बरचशया गोस्टी यांच्या बद्दल लक्ष्यात ठेवायच्या आहेत ते म्हणजे म्हणजे महात्मा फुले यांनी सुरू केलेले महत्वाचा ग्रह होत. त्याला म्हणल्या जात बाल हत्या प्रतिबंध ग्रह त्यांनी आपल्या पुण्यात सुरू केलेलं आणि ह्या ग्रहा मध्ये ना जे अनार्थ मुळा आहेत त्यांचा संपर्क यांनी केलेलं आहे.

दोन गोस्टी लक्ष्यात ठेवायच्या आहेत पहिली आहे बावन्न काशी सुबोध सुबोध रत्नाकर आणि दूसरा आहे काव्य फुले हे त्यांची दोन्ही साहित्य खूप महत्वाची आहेत बावन्न काशी सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले OKAY हे एक IMP POINT आहे

तर ते मुंबई मधले wilson pre church school आहे न त्यामध्ये शिक्षण झाल आणि दूसरा म्हणजे ते ख्रिस्ती धर्माकडे अत कृस्ट झालेले होते आणि त्यांनी ख्रिस्ती धर्म कधी स्वीकारला त्तर वयाच्या तेवीसाव्या वर्षी तो कधी स्वीकारलेला आहे तर वयाच्या तेवीसाव्या वर्षी त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला तो होता अठराशे चोपन्न मध्ये आणि पुण्यामध्ये क्रिसचन धर्म स्वीकारल्या नंतर त्यांनी जी pre church शाळा होती त्याच्यामध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली होती त्यांच्यावर काय काम देण्यात आला होता तर BIBLE आणि TRUST SOCIETY च्या संपदाकाचा काम हे त्यांच्यावर देण्यात आल होत कोण बाबा पदमांजी जे मूर्ति पुजा असेल किव्हा जातिभेद असेल तर त्याला त्यांनी विरोध केला हो होता दूसरा मंजे जी परम हंस आहे परम हंस सभा ह्याचे सक्रिय सदस्य आहेत बाबा पदमांजी विधवा पुनर्विवाह चे पुरस्कर्ते म्हणून त्यांना ओळखला जात यमुना पर्यटन आपल्या सगळ्यांना माहीतचा आहे परंतु आणखीन एक गोस्ट लक्ष्यात ठेवायची आहे ती म्हणजे अरुणोदय

त्यानंतर त्यांनी इंग्रजी मराठी संस्कृत मराठी असे शब्दकोश सुद्धा लिहिलेले आहेत तर अरुणोदय यमुना पर्यटन ह्या गोस्टी महत्वाच्या ह्या नंतर पुढच्या काही महत्वाच्या गोस्टी तच्यामध्ये येतात ते म्हणजे सार्वजनिक काका सार्वजनिक काका म्हंटलं की अठराशे अठ्ठावीस चा जन्म आहे आणि मृत्यु आहे अठराशे एंशि चा सार्वजनिक काका यांना आपण गणेश वासुदेव जोशी ह्या नावाने ओळखतो नऊ एप्रिल अठराशे अठ्ठावीस रोजी सातारा येथे त्यांचा जन्म झाला होता दूसरा म्हणजे सार्वजनिक काका चर्चेत येनयचा कारण म्हणजे हे जे अध्य क्रांतिकारक म्हणून ज्यांना ओळखल जात ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांचा वकील पत्र त्यांनी घेतल होत actually त्यांनी ते पुण्यामध्ये शिक्षण घेऊन वकिली व्यवसायला सुरुवात केलेली होती दूसरा म्हणजे सार्वजनिक सभा कधी स्थापन झाली सार्वजनिक सभा तर ते आहे दोन दोन एप्रिल अठराशे सत्तर ला सार्वजनिक सभा स्थापन झाली कोणाच्या अध्यायाक्षते खाली तर श्रीमंत पंतपटणी जी ह्यांच्या अध्यक्षते खाली ती स्थापन झालेली होती तच्यानंतर अठराशे श्याहत्तर सातत्यहत्तर मध्ये दुष्काळ आला त्या दुष्काळा मध्ये ह्या सार्वजनिक सभेने दुष्काळग्रस्त लोकांना बरीच मदत केलेली आहे त्यांनी स्वदेशींचा पुरस्कार केलेला होता स्वदेशींचा पुरस्कार केलेला होता हे लक्ष्यात राहू द्या हा हे खूप महत्वाचा point आहे स्वदेशी महाराजांचे दुकान त्यानंतर पुढचे येतात ते म्हणजे राघव भांडारकर कोण येतात. राघव भांडारकर राघव भांडारकर बद्दल हे लक्ष्यात ठेवायचा दादोबा पादुरंग तरखडकर म्हणजे. आपण सांगतो परम हंस सभा परतणा सभा SORRY परतणा समाज परतणा समजाचे एक संस्थापक म्हणून कोणाला ओळखला जात तर राघव भांडारकर यांना ओळखल जात actually त्यांना हाय ना जर्मन विध्यपीठाची PhD मिळालेली आहे त्यांनी जर्मन विद्यापीठाची PhD मिळवलेली होती त्यांचा मुळ आडनाव जर बघयला गेला तर पत्की आहे जन्म मालवण च आहे कोकणात ला सहा जुले अठराशे सदोटीस हे पीएचडी का लक्ष्यात ठेवायचा तर जर्मन विद्यापीठाची त्यांनी मिळवलेली होती एमए ची पदवी त्यांना मुंबई विद्यापीठाकधून मिळाली होती आता राघव भांडारकर जास्त करून चर्चे येणाचा कारण म्हणजे ते इतिहास संशोदक म्हणून खूप FAMOUS आहेत इतिहास संशोदक म्हणून त्याचबरोबर संस्कृत पंडित म्हणून सुद्धा यांना ओळखला हॅलो हा बोल ना तू कुठे आहे काही नाही इकडेच होतो रे बाहेर होतो काय म्हणत होता

हा बोल ना काय म्हणत होता अरे काही नाही आल्याला फिरायला जायच चाल होत माझ

जाऊस म्हटल वातावरण पण झालेल आहे हम्म ते आहे

तू एखादा पॉइंट ही केला असेल न म्हणजे तुझे फ्रेंड वागेरे गेले असतील आधी तस एकाद माहीत असेल ना तुला हो आहे आपण हरिषचंद्रगड ला चालल ना तिकड पण आहे परत महेश माड वगेरे आपण कुठे पण जाऊ शकतो न अं ह्या सीजन ला त तिथे भारी आहे आणखी लोणावळा पण आहे जवड बघू डिसाइड करू कोण कोण आहे किती झण आहेत त्यावर पण आहे न आणखी कोणाला कॉल केलता

हा बाकी क्लासमेट ला विचारून बघू न आपण म्हणजे काय म्हणतात काय नाही कोण फ्री आहे की नाही बाकी आपल झाल पण मग बाकीच्याणी पण पाहिजे न बघू त्यांना विचारून कुठ जायच काय काही फ्री असतील काही नसतात त्यादिवशी जाऊ न अं सगडे फ्री पाहिजे त्या टाइम ला म्हणजे आस बघाव लागण सगडे क्लासमेट असले थोड फार एंजॉय वगेरे

तेच ना पण जाताना जायच कस म्हणजे सपोज आता मी तर म्हणतोय लोणावड्या ल जाऊ सपोज आपण अं म्हणजे तिकडे थोड फार पुणे सिटि मध्ये ते पण फिरण होईल आपल जाताना जायच कस म्हणजे ट्रॅवेल्स न जायच की आपल्या फ्लाइट ने जायच का ट्रेन ने जायच म्हणजे काय डिसाइड करायच ते पण बघाव लागेल न त्याची टिकिट वागेरे बनवा लागेल आपल्याला आधी ट्रेन नस जाऊ या ना ट्रेन न चांगल राहील मला वाटे हम्म थोड रीसनेबल पण राहील ट्रेन नि हाय की नाही हो ट्रेन नस जाऊ या

तिथे सगडा प्लान मग किती झण येतात त्यावरती ती सीट बूक आधीच करा लागण परत डेटा वगेरे ठरवा लागेल संगड्यांची अं मग संगड्यांच एकास डेट ला जाव लागणार आहे प्लान करून आणि तित रूम च अगोदरस म्यानेज कर लागण सगड विचारून घेऊ कोण कोण येताय काय काय आणि मग सीट बूक करून घेऊ त्याचवर डिसाइड करता येईल न तेव्हा परत आल्याला ही काडव लागेल त्याचा एक किती खर्च येईल काय तित आणखी परत कुणी बाकी एखादा पॉइंट म्हणजे सजजेसत करताय का जवडपास च्या एकध्या ला माहीत आहे मला त नाही माहिती पण दुसऱ्या कोण्या फ्रेंड ला जर असणार माहिती मग ते काम होईल ना

हा मग तेच इथण विचारून गेल्यावर फरक पडल न थोड म्हणजे आपल्याला बाकी म्यानेजमेंट करायला सगड हा नाही म्हणजे आपण भेटल्याच्या नंतर प्लान करायच्या अगोदर कोण कोणाला माहीत आहे का तित शेजारच जवाद पासच काही असेल तर हम्म

काय म्हणला

साग्याचे एक बघू ना हा तेच ना म्हणजे बाकीचयानचे पेपर आले असतील जवड तक्षे माझे पण आलेले आहे त्यात पेपर चा टाइमिंग आल्यानंतर मग

बघू चल न ये न संगद्या ले विचारून घेऊत आपण तिकड याला पण मस्त किलयांच्या ठिकाणी जायच आहे का कुठ आस दुसरी कद जायच आहे अरे यार मग किल्ला म्हटल्यावर तितं मला वाट शिवनेरी सिहगड ते दोन तीन जवड आहे वाट कोंकड चांगल राहील जायला जायच जर ठरल तर मग आपण दोन्ही कडे पण जाऊ न शिवनेरी ला जाऊ सिहगड ला पण जाऊ त्यानंतर थोड फार पुणे सिटि जाऊ पुणे सिटि ते फॅशन ट्रीट

रायगड च्या त्या साइड ला आहे रायगड आपल्याला चेक कराव लागण ते म्हणजे मी पण मला नाही सांगता येत एवढ चेक चेक करून बघू न तिकडे जर असाल तर मग म्हणजे जायच तर आपण एक हप्त्या साठी जाऊ हाय की नाही अं अं

हा बघू सगद्याना घेऊन विचारून हा एक मीटिंग ठेवावी लागण त्या साठी आधी सनडे आता आज तर सनडे आहे बघू नेक्स्ट सनडे ला बघू काय म्हणते काय नाही अं

बऱ्याच जागी जाऊन आलेलें आहे तो का म्हणतो काय नाही त्याच्या हिशोबणे बघू तो बऱ्याच जागी जाऊन आलेला आहे न तो आपल्याला नवीन नवीन ठिकाण सांगण म्हणजे तो तितं जाऊन आला आहे म्हटल्यावर तो म्हणण नाही तित नको आपण इकड जाऊ आस तस ते पण एक प्रॉब्लेम होईल की र त्याला वाटण परत परत बोर होईल न फिरायला त्याचा एक पॉइंट त्याचा एक विचारान तो काय म्हणल नको यार इकडे जाऊ अस तस मग जास्तीत जास्त ज्यांच्या कडून ही राहील त्यांचा आपल्याला चूज कारव लागण न विचार घ्याव लागण न जास्त अं मेजॉरिटी बघाव लागल ना हा तेच न

बगु तरी तू कुठं बाहेर गेला होता न फिरायला तित चालल का जायला कस होत तिकड ते पण भारी होत रे म्हणजे हा असल्या मध्ये मी जास्त थोडी लांब गेलो होतो मी पुण्या ल गेलो पुणे सिटी तेव्हा तिकडे मग ते याला गेलतो अं फॅशन ट्रीट होत म्हणजे कंपड्याच ही होत म्हणजे भारी भारी रेजनेबल रेट म्हणजे एकडूम स्वस्त रेट मध्ये चांगले कपडे होते आणि आणखी परत शिर्डी ल गेलतो शिरडीला वॉटर पार्क वगेरे

तिकड पण मज्जा येती बर का पण ही वातावरण कस पवसच वातावरण झालेल आहे तर कस ही ट्रॅकिंग ला मज्जा येईल ना हा तेच न मी पण आलोय जाऊन शिर्डी ल जाऊन पण बाकीचे आले नाही आलेत न त्यामुड आपण आलोय जाऊन पण यंच म्हणून

जारी गेली पण मग आपल्याला तिथून मग ते दूर पडल जिथ मानतील तित जाऊ

बघू मग मीटिंग वागेरे ठेऊ मग एकदा एक ठिकाणी बोलू त्यांना विचारू जल मग तर हो चल न बघू त्यांना विचारू अं चल चालत बाय मंग करू नंतर कॉल आमचे गाव कमी पावसाच्या टप्प्यातील आहे. त्यामुळे थोड्या पाण्यावर तयार होणारी पिके इथे घेतली जातात. घराचे बांधणे ही यंदा मात्र पावसाळा हा हाहाकरमुळे गावकाऱ्याना धक्काच बसला आणि धो धो कोसळलेल्या पावसामुळे सर्वांच्या तोंडचे पानी पळवले. गेले दोन दिवस पावसाची सतत धार लागली होती.

म्हणून प्रथम कौतुकाने व नंतर घाबरून लोक जागे राहून पाऊसचा तांडव नृत्य पाहत होते. पावसाचा जोर सतत वाढू लागला. पाऊस थंबण्याचे लक्षण दिसत नव्हते. मी आता धरणाला धोका

नदी चे पानी गावातून वाहू लागले. हे लोकानी तांडले यापूर्वी गावा वर असा प्रसंग अल नव्हता. मध्य रात्र उलटली तरी पावसाचा जोर कमी होत नव्हता. तो ओसारतच होता. आता मात्र सर्वत्र घबरटीचे वातावरण पसरले होते. पावसाच्या जोडीला जोरचे वादळी. वारे सुटले होते. जिकडे तिकडे पदजडीचे आवाज येत होते. या आवाज वरुण काय काय पडले असावे. या बधल अंदाज बाधले जात होते. पण घरा बाहेर पडता येत नव्हते. उलट बाहेरच पानी मात्र घरात शिरू लागले, दरम्यान विदूत पुरवठा बंद झाला होता. आकाशाच विजेल पाहून.

सूर्य देव वर आला आणि अवकाशाचा निरबर गावातील मनसे घरा बाहेर पडू लागली. पुरबुडी चा अंदाज घेऊ लागली. गरिबांची कच्ची घरे झोपडे जमीनदोस्त झाल्या होत्या. त्यांनी देवळाचा आशीर्वाद घेतला होता, पण देवही वादलातून सुटला नव्हता कारण देवाला याची देखील पडझड झाली होते. शेतातून चिखल मजला होता. शाळेची इमारतीचे छप्पर उडाले होते. पावसाने आमची छोट्या शा गावात नुसता हा हा कर उडवला होता. बालविर संघटणचे कार्य करत आहोत यंदा बालविरचे शेत शिवीर आहे. अशी बातमी सर्वानी दिली आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. मार्च महिन्यात ही शहरा बाहेर आमराई भरणार होते. आमराईला लागून पूर्वीची संसठकाच्या अक वाडा होता. त्या वाड्यात आमच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शनिवारी दुपारी चार वाजता आम्ही सर्व्ह झण आम्ही जमलो होतो. प्रत्यक झण बलविरच्या गांवेशत हजार झाला होतो. पाठीशी अक छोटीशी वळकटी होती. सराणी आल्या आल्या आमची गणिती घेतली. आम्हा रांगेत उभे केले. दोघा दोघा च्या जोडीने आम्ही अगदी शिस्तीने आमराई कडे मार्गक्रम करू लागलो. रस्त्यावरची लोक मोठ्या कौतुकाने पाहत होते. पोहचल्या वर सारणी पुना सर्वाना एकत्र एकत्र करून आमचे गठ पाडले. आणि काकानी विभागणी केली. घरी काही कामे करायची वेळ आली की फ्हुर फ्हुर करणारे आम्ही इथे मात्र उत्साहाने कामे करू लागलो. आमचा शिपाई रामु आमच्या बरोबर होता. त्याच मदतीने मुलानी चुली पेटवहल्या मग भाकरी पिठल्याचा बेथ झाला. रात्री शेकोटी पेटवहन्यात आली मग शेकोटी भोवहती धरून गाणी गाताना रात्री चे बार केव्हा वाजले ते कळलेच नाही. अडवहे झाल्या वर मात्र आम्ही शिष्ट गुंडाळून अकमेकांच्या चेष्टा करण्यात मशलूल झालो होतो. चेष्टा मस्करीत रात्र संपून गेली. रोज सकाळी शाळेला जण्या साथी लवकर उठतात. खळबळ करणारे आम्ही आज मात्र गुरुजींची शिट्टी बरोबर उठलो. सकळचा व्यायाम झाल्या वर, श्रमदानाला सुरवात झाली संपूर्ण आमराई आम्ही झाडून स्वछ केली. नंतर काही मैदानी स्पर्धा ही घेण्यात आल्या. या सर्व्ह गडबडीत सकळचा नाष्टाही केव्हाच पचून गेला होता. आणि सडकून भूक लागली.

भिडे गुरुजी हे अध्यक्ष होते. आजचा बालविर उद्याचा यशशवी नागरिक कसा होईल हे त्यांनी समजून संगितले. नंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्य बलविराना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सुरयास्थाला आम्ही बलविर संघटनेची घोषणा दिल्या आणि घरा कडे निघालो.

ऐंका वर्गातील चार मित्र जमले तरी त्यांचे ऐका बाबतीत कधीच एकमत होणार नाही, आणि हे ते म्हणजे आवडता विषय कोणता. आम्हा चोघा मित्रांचा तर रहा पहाना आमच्या तिल

या साऱ्यातून माजी आवड आणखीन वेगळी कित्तेक द त्या बधल माजी चेस्टा पण होते. कारण मजा आवडता विषय आहे इतिहास. मी शाळेत जायला जायला लागण्या पूर्वीच इतिहासातील कित्तेक गोष्ठि माहीत होत्या. कारण माजी आजी मला रोज जी गोस्ठ संगेल टी राज्य राणी व परी वा ची व भुताची नसेल. तर ती कधी शिवबा ची असेल तर, कधी तानजी ची तर. कधी खंडोबालची असे. त्या कथा एकल्या मुळे मंज्यातील विरातव्ह फर फररू लागले. आणि मग या वीरांचे जीवन चरित्र अधिक समजाऊन घ्यावे अशी मला ओढ लागली. त्यातून मला आयतिहासिक पुस्तके वाचण्याचा नाद लागला. अनेक पुस्तेके मी वाचून काढली या वाचनातून माजी इतिहासाची आवढ वाढतच गेली त्यामुळे वर्गात रटाळ पणे वाक्य व पुस्तक वाचून इतिहास शिकव्हळ जाऊ लागला. इ तिहास म्हणइजे केव्हळ घटना व लढाया नाही या मागील मानसे आहे. त्यांची संस्कृति आहे शिवाजी संभाजी या वीर विरातील माणूस मात्र अधिक लुप्त करतो. इतिहासातील या व्यतीमधील मकसुबीपणा मला मला आकर्षित करतो. आणि मग या सर्वांच्या

पण माझ्या आवडिमूळे मित्रांचात मात्र मला बऱ्याच भाव आहे. कधीही मोक तास मिळाला की वर्गातील मुलांना माझाकडून येतीहासिक गोष्ट एकायचि असते. आणि मग मी ही माझ्या वर्गमित्राना माझ्या आवडत्या विषयात गुंतवून टाकतो. मत्स्य हा मानवाचा पुलकवर आहे त्यामुळे हरवर्ष पूर्वीपासूण मास्याविषयी कुतूहल आहे मासे आपल्या घरात काचेच्या पेट्यामद्धे fish pond करतात सार्वजनिक मत्स्यालय चराचर बुद्धिमत्ता असलेला जलचर माणसाला भेटला की त्याच्याशी दोस्ती करण्याची माणसाला विशेस उत्सुकता वाटते. डॉल्फिन हा एक बुद्धिमत्ता असलेला जलचर आहे. त्यामुळे प्राणीसांगरल्यातर्फे सौरक्षक तलाव डॉल्फिन मानसाणी यांनी तयार केले आहे. एकोणविससे ब्यांशी साली अमेरिकेत असा तलाव प्रथम निर्माण केला गेला.

या आधुनिक जगात खेळ खेळणाऱ्या डॉल्फिन चे तलाव आहेत. पुन्हा बुडी मारतो हा देखावा फार मनसुमे असतात. त्यामुळे मानसे पाहण्यास गर्दी करते. डॉल्फिनना